हॅलो अर्चना कशी आहेस. हॅलो स्नेहा मी बरी आहेस तू कशी आहेस.

अग काही नाही आता एक जरा जॉब शोधलाय. आणि आपलं पार्लरच तर तुला माहितीच आहे. ओके बाकी सर्व ठीक आहे ना ? हो छान क चा अ ठीक आहे चांगलंच आहे. तुझ पिल्लू कस आहे? माझं पिल्लू बरं आहे. समुसाई कशा आहे ? ते पण छान आहे. खूप दिवस झाले आपल्या दोघींची भेटच नाहीए

बाकी काही नाही सर्व ठीकच आहे. आपण थोडस श्रम या विषयावर बोलायचं का ? कष्ट

ठीक आहे चालेल आपण न सुरवात करूया श्रम म्हणजे कुठलं तरी ध्येय प्राप्त करण्यासाठी कष्ट आपल्या शरीरात शरीराची जी पण हालचाल करतो कष्टाने काम करतो. त्याला कष्टस म्हणजे श्रम असे म्हणतात. श्रम करण्या मागे कुठल तरी ध्येय मिळवण्याचा विचार असतो. जर मोबदल्याची अपेक्षा असेल तर कार्य कार्याला पण श्रम म्हणू शकतो. जर कुठल्याच मोबदल्याची अपेक्षा नसेल ते कार्य श्रम म्हणले जाऊ शकत नाही. हे पण खर्च आहे. आपण कुठलंही क कुठलंही काम करतो त त्या मागे आपण अ आपला आर्थिक फायदाच बगतो. शक्यतो आणि कुणी पण आता म्हणजे श कुठल्याही प्र प्रकारचा कष्ट करण्यासाठी पर्यतनच करत असत. बरोबर आहे कि नाही. हो बरोबर आहे अग श्रम म्हनल कि श्रम आपण काम अ काम कन्सिडर करत असतो. पण आपण जे डेली काम करतो ते आणि श्रम या मध्ये खूप फरक आहे. श्रम कारण डेली काम कारण म्हणजे आपल्या घरातली काम वगरे करतो हे आपलं डेली वर्क झालं म्हणजे आपण जेवण बनवतो कपडे वगरे धुतो भांडे वगरे धुतो हि अ आ हा आणि हि एक काम आणि श्रम याचामधी फ डिफरंस आहे म्हणजे श्रम करण्या मागचा कारण म्हणजे श्रम करतांना आपण त्याचा मागे काही तरी गोल गोल म्हणजे ध्येय ठेवलेलं असत कि म्हणजे हे मी काम करणार हानी याचा नंतर मला हा मोबदला मिडेल. म्हणजे श्रम करण्या मागचं एक काही तरी गोल असल्यावर आपण त्या गोष्टीवर कॉन्संट्रेड चांगल करतो आणि येवस्तित काम करतो. त्याला पण श्रम म्हणू शकतो. श्रम करण्या माग काही तरी य अम्म आपला अ म्हणजेच पर्पज असतो. आपण ते ध्येय ठेऊन काम केलेलं असत. कि मी हे काम केल्यानंतर मला

मग आपण श्रमा बदल विचार केला त श्रम करण्याचे वेगवगडे प्रकार आहे त. म्हणजे आता शाडेतले लो अ शाडेतले मुलजे काम करतात.

अभ्यास करतात मग त्यांचं ते बौद्धिक श्रम झालं आपण जे करतो ते शारीरिक श्रम झालं आपण आपल्या फ्यामिली साठी काम करतो. ते शारीरिक श्रम झालं. आणि मूल त्याचा भविष्याचा विचार करून जो अभ्यास करतात. ते त्याच झालं बौद्धिक श्रम असे श्रमाचे वेगवेगडे प्रकार आहेत. आपण त्या मध्ये पहिलं शारीरिक श्रम बौद्धिक श्रम म रोजगारी सार्वजनात्मक श्रम असे वेगवेगडे प्रकार आहे. तर आपण शारीरिक श्रमाबद्दल बोलू यात उदाहरणार्थ कामू काम अ बांधकाम करणारा माणूस जी विट उचलतो सिमेंट लावतो मिसडणे वगरे काम करतो. त्याला आपण शारीरिक श्रम म्हणू शकतो. ती वेयक्ति हि आपण कार्य कार्यात बुद्धीचा पण वापर करते. पण मुख्य ती वैयक्ति आपल्या शरीराला कष्टस देत असते.हो बरोबर आहे. म्हणजे शारीरिक क श्रम म्हणजे आपल्याला सोत्ताला शरीराला होणारी जीज आणि त्याच्यातून केल जाणार काम त्याचा मागे मोबदला बरोबर आहे. आणि व पर्पज पण आहे आपण ते काम केल्यानंतर तो मोबदला मिळतो. पण तो शारीरिक श्रम मध्ये कन्सिडर केला जातो.

त्याला प आपण बौद्धिक श्रम म्हणू शकतो. कारण ते दोघेही आपल्या बुद्धीला कष्ट देत असतात. शिक्षक शिकवण्याचं कष्ट घेत असतात मुलं ते त्यांच्या आ म्हणजे आतमध्ये ते उतरवण्याचा करत असत. आणि दोघेही सोताचा बुद्धीला ताण देतात म्हणून ते बौद्धिक कष्ट झालंय कसला तरी विचार करणे याला पण आपण श्रम म्हणू शकतो कारण त्यात अ वैयक्तीची बौध्दिची क्षमता वापरली जाते. जे ज्या गोष्टी मध्ये आपण विचार करतो अ आणि विचार करून काम करतो त्या प्रत्येक गोष्टीला आपण अ बौद्धिक श्रम म्हणू शकतो. उदारणार्थ गाडी चालवणे त्याचा साठी पण डोकं वापरावं लागत. बार त कोणाशी बोलताना विचार करून बोलावं लागत. जप जे आपण बुद्धीला ताण देऊन काम करतो त्याला बौद्धिक श्रम म्हणतात. हो बरोबर आहेत तुझं बरोबर बौद्धिक श्रम म्हणजे आपण समोरच्याला काय बोलायचं आणि कोणत्या व काय बोलायचं याचा विचार शो करतो त्याला बौद्धिक श्रम म्हणतो. आणि वैव्हारिक न्यान म्हणजे अ ब वैव्हारिक न्यान असण्यासाठी म्हणजे अ व आपण ज्या वेडेस भाजी पाला वगरे व्हिजिटेबल आणण्यासाठी मार्केट मध्ये जातो.

आपण भाजी बारगणी केल्या नंतर आपल्याला काही तरी कमी पैसे मिळते आणि आपले पैसेची सेविंग होईल. हा इंटेन्शन असा असतो. त त्या त्या वेडी आपण विचार करतो . ते सुद्धा बौद्धिक श्रम मध्ये मोडलं जात. त्याचा नंतर रोजगारी रोजगारी म्हणजे सपोज मी अ कोणाचा इथे तरी कमला जातेय त्याचा बदल्यात ते मला डेलीचे मी दिवसभर आठ तास काम केलं. तर ते मला आठ तासाचे पैसे देणार याला रोजगारी म्हणल्या जात. रोजगारीत सुद्धा एक श्रमाचा प्रकार आहे आपण बगतो कामगाराव कामगार जे कि धुनी भांडी करणारी बाई कि हे लोक येऊन जरी शारीरिक गोष्ट करतात पण त्याचा बदल्यात आपण त्यांना पे केलं जात अ त्याला रोजगारी श्रम

म्हणजे आपण आठ तास काम. केलं त्याचा जर आपल्याला दोन हजार रुपये दर भेटत असेल तर हा रोजगारीचा पाठ झाला हा पण एक श्रमाचा प्रकार आहे म्हणजे आपण आठ तास च अ आठ तासासाठी जे काम करतो त्याबद्दल आपल्याला जे पैसे भेटतात हा आर्थिक मोबदला आणि हाच रोजगारी श्रमाचा प्रकार आहे. हो आणि आणखीन त्यामध्ये सार्जनात्मक श्रम आहे त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की कागद किंवा ऑरगॅनिकलरचा वापर करून काहीतरी नवीन लिहिणे भाषांतर करणे असं करून आपण त्यामध्ये सुद्धा आपण कष्ट करू शकतो आणि त्याची रचनात्मक रचना इतकि छान करून त्याच्यावर आपण श्रमाला सर्जनात्मक श्रम करून आपण त्याच्यावर पण आपण पैसे कमवू शकतो.सर्जात्मक श्रम म्हणजे कसलं की ध्येय मिळवण्यासाठी घेण्यात आलेल्या श्रमाला सरजात्मक श्रम म्हणतात कागदाचा उपयोग करून ओरिगामी कलरचा वापर करणे काहीतरी नवीन लिहिणे भाषांतर करणे याला आपण सार्वजनिक श्रम म्हणू शकतो. ते थोडंफार बौद्धिक श्रमामध्येही कन्व्हर्ट होऊ शकत. हो बरोबर की आहे मला काही सर्वजनात्मक श्रम याबद्दल काही माहिती नाहीये पण तुझ्याकडून ही माहिती कळाल्याबद्दल बरं वाटलं आणि तुला भरपूर माहिती आहे सर सर्वजनात्मक सम्याबद्दलची. त्याचा नंतर मला तुला थोडंस अजून सांगायचय श्रमाची कौशल्य आधारित म्हणजे आपण जे श्रम करतो तो कौशल्यवर आधारित असतं त्याचे पण काही भरपूर प्रकार आहेत. श्रमाचे कुशल अर्धकुशल आणि अकुशल असे कौशल्यावर आधारित प्रकार आपण करू शकतो म्हणजे आपण श्रम करतो ते कुशल पद्धतीने करतो किंवा अर्धकुशल पद्धतीने करतो किंवा कुशल पद्धतीने करतो यावरून श्रमाचे प्रकार ठरले जातात शिक्षकांचे चित्रकलाच्याने लेखकाच्या कार्याला कुशल श्रम म्हणलं जात. म्हणजे शिक्षक तो त्याच शिकवण्याचं काम करतो. चित्रकार त्याचे विचारांचं मांडणी एका चित्रद्वारे केली जाते याला कुशल श्रम मानलं जाऊ शकतं आणि दुसरं अर्धकुशल आपण गवंडी बघत असतो जे खडे फोडण्याची काम करते याला अकुशल कार्य केलं कार्य म्हणलं जातं त्याच्यानंतर सुतार चांभार यांचे श्रम अर्धकुशल श्रमात मोडमोडण्यात येतात. व्यक्तीला त्याचा ज्याच्या त्याच्या कौशल्यानुसार वेतन किंवा मोबदला मिळतो जेव्हा वेतन विभागणीचा अभ्यास केला जातो तेव्हा हे प्रकार केले जातात म्हणजे त्याच्या स्किल त्याला आत्मसात जे स्किल आहे त्याच्यावरून त्याचे श्रमाचे प्रकार केले जातात हो अगदी बरोबर आणि अ म्हणजे श्रमामध्ये आहेना कष्ट करतात लहान मुलं पण कष्ट करतात आणि पुरुषही करतात आणि स्त्रियांचं काम काय असतं की ते घरातली धुनी भांडी करतात किंवा काही स्त्रिया ऑफिसला जाऊन स्वतःच्या मुलांना सांभाळून सगळंच मॅनेज करत असतात. आणि पुरुष पुरुष फक्त पैसे कमवतात आणि घरातल्यांना देतात पण त्यांना घरातलं बाकीचं बघावं नाही लागत स्त्रिया कामाला जरी जात असल्या तरी मॅनेज करतात घरातलं.

थोडं फार कुठेतरी बाहेर वगैरे गेलं तर तेवढे स्वतःच सेफ्टी एवढंच त्यांना कष्ट करावे लागत नाही तर प्रत्येकाला आपापल्या जबाबदाऱ्यानुसार कष्ट करावे लागत. स्रीयाजे घरात कार्यकर्ता त्याला श्रम धरण्यात येत नाही कारण ते कार्य कुठल्याही मोबदल्याच्या अपेक्षे सह करण्यात येत नाही या कार्यात स्वयंपाक करणे परिवाराच्या ज्येष्ठ लोकांच्या श्रमाला अनुत्पादन श्रम करणे किंवा घरातल्यांचं काळजी घेणे वगैरे असं म्हटलं तरी चालेल पण हे घरात करण्यात येणाऱ्या कार्य पण उत्पादक आहे पण त्याचा मोबदला काही घरात काम करणारे स्त्रीला दिला जात नाही आणि कितीही तिने काम केलं तरी सुद्धा तिला असं म्हटलं जातं की तू घरात बसून करती काय काय काम असतं तुला. हा प्रश्न सार्व म्हणजे सार्वजनिकच प्रश्न झालेलय आहे. प्रत्येक घरोघरी हा प्रश्न स्त्रीला केला जातो. पण तिथी प्रत्येक हे याच्यामध्ये स्वतः किती कष्ट करते. हा विचार कुणी केला जात नाही. काई काही याच्यामध्ये म्हणजे काही काही कामगार काम करतात कधी कधी त्यांच्याकडून जेवढं काम करून घेतलं जातं त्याचा मोबदला पुरेपूर दिला जात नाही अ आर्ज अर्थात त त्यांना फसवलं जात. कि ठरवलं जात कि दिवसाचा पगार एवढा दिला जाईल आणि. त्यांना पाहिजे तसा देत नाही आणि त्याचा मोबदला त्यांना तसा देत नाही

हो बरोबर आहे मी तुला अगोदरच बोललो होतो म्हणजे स्त्रिया जे काम करतात त्यांना श्रम मध्ये कन्सिडर केलं जात नाही म्हणजे ती त्यांच्या पद्धतीने खूप चांगलं काम करतात पण त्याबद्दल ते मोबदल्याची अपेक्षा म्हणजे स्त्रिया स्वतःच मोबदल्याची अपेक्षा करत नाही त्यामुळे ह्या कामाला मध्ये कन्सिडर केलं जात नाही त्याच्यानंतर त्यामुळे त्या कमल श्र श्रममध्ये कन्सिडर केलं जात नाही त्याच्यानंतर तुला अजून सांगायचं श्रमा बद्दल तो श्रम चे काही विभागणी केलेली आहे जर्मन चा एक विधवा तक होता त्याचं नाव मकाल मास होतं त्यांना क्षमा बद्दल खूप सारे महत्त्वाच्या पॉईंट्स असे लिहून ठेवलेले आहेत आणि त्या पॉइंट खूप मोठे योगदान आहे त्यांना विभागणी केलेले म्हणजे समाज विभागणी पूर्व आणि पूर्वीपासून अस्तित्वात आहे म्हणजे पूर्वीपासून लोक श्रम करत आहेत आणि तेव्हापासून श्रमाची विभागणी केली जाते पण आत्ता पण श्रमाची विभागणी बौद्धिक शैक्षणिक बौद्धिक शारीरिक अश्या या भागा यहाँ दोन महत्वाचा अ व ब विभागात करतो पण ज्या वेडी मार्चने श्रमाची विभागणी केली . त्या वैक त्यांनी त्या वेडेस शिकार करणारा एक वर्ग होता आणि भाजी पालक करणारा म्हणजे त्या घ काडत डेव्हलपमेंट नसल्यामुळे ही दोन श्रमाचे प्रकार ठरवण्यात आली होती पहिला म्हणजे शिकार करणार वर्ग आणि दुसरा म्हणजे भाजीपाला गोळा करणारा वर्ग अशी श्रमाचे विभागणी करण्यात आलेली होती मार्चच्या काळात श्रम करणारा वर्ग आणि श्रम करून घेणारा घेणारा वर्ग अशी विभागणी होती जर शेत आणि श्रम करून घेणाऱ्या व्यक्तीमधील असमानतेची दरी जास्त वाढली तर तीच वर्ग संघर्षाचे काढून ठरू शकते हा वर्ग संघर्षक क्रांतीकडे नेऊ शकतो म्हणजे त्यावेळेस मार्क्सने असा अभ्यास केला होता की म्हणजे. भाजी पाला गोडा करणारी किंवा शिकार करणारे हे दोन लोक जर यांच्याकडून श्रम करून घेतच राहिलं तर आहे दोन विभागाशी अशेच राहतील आणि ज्या विभागाकडे पैसा वगैरे आहे हे लोक या दोन विभागाकडून काम करून घेतच जातील यामुळे या मार्चच्या श्रमाचे विभागणी केली आणि त्यावर आंदोलन केलं होतं

शारीरिक क्षम करण्याचे व्यक्तीला .स शरीर श म्हणजे शारीरिक लाभून शकते.

त्यांचीच त्यांना जरुरी पेक्षा जास्त व्यायाम मिळतो जो बऱ्यापैकी घातक पण ठरतो पण बौद्धिक श्रम कार्य करण्यासाठी लोकांनी लठ्ठपणा रक्त रक्तदाब मधुमेह हृदयरोग